या ठिकाणी बांधकाम सुरू असून प्लेयर उभा केलेले आहेत.

बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे हे.

समोर रात्र झालेली दिसत आहे बाजूला एक बॅनर बोर्ड लावलेला दिसत आहे.

एक ट्रक आहे हा दुसर काही नाही.

लहान विध्यार्थी डान्स करत आहेत मोठे विध्यार्थी पण डान्स करत आहेत.

बाजूला शटर आहे कन्नड मध्ये भाषा लिहिलेली दिसत आहे.

गाडी नंबर आहे एम एच २८ ए झेड आठ शून्य शून्य नऊ --

अ मुलं आयडी कार्ड घालून उभं आहे.

कदाचित हे कॉलेज असावे असं मला वाटत आहे.

आणि बाजूला काहीच नाही दिसत जास्त काय कोणी पब्लिक दिसत नाही काय नाही.

इथे बांधकाम चालू दिसत असून ओपन फेस मध्ये भरपूर जागा प्रमाणात रिकामी दिसत आहे.

मंदिरासमोर छत्रि मध्ये भरपूर नक्षी काम दिसत आहे.

रात्रीच्या बाजूच्या दाब्याच्या खाली तर एक शटर बंदच आहे.

लहान हे बॉयलर कोंबडीचे पक्षी आहेत.

हवाळी कलर ची साडी आहे आणि तिसऱ्या महिलाच्या अंगावर--

गुलाबी कलर साडी आहे आणि तीन नंबर ची महिला जी आहे गुलाबी कलर तिच्या पाठीमागे एक पर्स आहे.

हा डोंगराच्या कडीला एक तालाव दिसत आहे तलावामध्ये चार सहा मुले पोहत असून--

त्या बांधकामाच्या थोडं पलीकडे दोन माणसं पोहत आहेत.

समोर त्यांची पूजा केलेली दिसत आहे.

माणसाची रहदारी दिसत आहे पलीकडे असे बेंच टाकलेले आहेत वृद्ध लोकाले बसायला.

समोर एक मोटरसायकल दिसत आहे लावलेली.

भारत मातेच रूप घेऊन आता तिरंगा घेऊन--

बाजूला समोर खुर्च्या टाकलेल्या आहेत महिला दोन बघत आहेत.

फक्त प्लास्टर साठी लाकडी शिड्या लावून प्लास्टर ची तयारी करून झोलेली दिसत आहे.

या ठिकाणी पार्किंग्स अ ला ऍम्ब्युलन्स पण उभी आहे.

कॉट दिसत आहे कॉट वर पिवळ्या रंगाची पांगरण्यासाठी चादर असून--

हे मूर्तीचे शोचे दुकान असून या ठिकाणी लाईटिंग लावलेली आहे.

काई नाही समोर एक बोर्ड पडलेलं दिसतंय.

हेल्मेट घालून भरपूर आप्पे दिसत आहेत रस्ता खराब आहे.

दगडाचा खच साचलेला आहे मध्ये एक माणूस दिसत आहे पलीकडे उसाची शेती दिसत आहे झाडी आहे.

हे कुठल्यातरी निवास स्थानाचा फोटो आहे बिल्डिंग अतिशय सुंदर आहे.

दोन माणसे बसलेली आहेत एक महिला चालली आहे मधून--

समोर एक रिकामी खुर्ची असून कारपेट लाल कल नाही नाही सॉरी काळं कार्पेट टाकलेल दिसत आहे.